indian Culture म्हणजे आपली भारतीय संस्कृती ती अनोखीच आहे एक प्रकारे तर म्हणजे इतर देशांपैकी तरी आपली भारतीय संस्कृती खूप वेगळी आहे. म्हणजे .

म्हणजे आपल्या देशामध्ये धार्मिक स्थळ हे जास्ती आहेत त्याचप्रमाणे देव धार्मिक लोक हि जास्त आहेत तुला काय वाटत भाषा पण पुष्कळ आहेत आपल्या इथं आपल्याकड खूप साऱ्या वीविध प्रकारच्या भाषा आहे ना म्हणजे

त्याच्या नंतर आपला तर इथं आहे कि आपण समजा जर एका गावापासून दुसऱ्या गावात पण गेलो तर लगेच भाषा राहणीमान लोकांचं बदलते

बदलत जेव्हा राहाण पाण त्यांचा खान वगेरे हे एका गावापासून दुसऱ्या गावात गेल्यावरहि बदलत तर indian Culture बद्दल असच माझ आतापर्यंतच एक काहीतरी. observation आहे आणि राहिला विषय लोकांचा तर आपल्या इथले लोक थोडेशे स्वभावाने मोकळे असतात आणि सर्वाना आपल्या घरच्यासारखच अ एक म्हणजे अ घरच्या सारखाच.

तसच असते न अनुभवतेच आपुलकेनेच वागतात आणि अस काहीतरी मी आता पर्यंत तरी बघितल हा तेच म्हणजे आपली भारतीय संस्कृती खूप जुनी संस्कृती आहे ना अस म्हणजे जस कि आपल्या याच्या मधे एक एकता असते. आपल्या भारतीय म्हनजे आपल्या भारतीय संस्कृतची एक statement म्हणजे एक विधानच आहेच कि विविधतेत एकता पाहिजे अस कि आपल्या संस्कृतची भाषा.

जे आता आपली संस्कृती अजून हि समजा अं एवढी पुरातन काळातली संस्कृती असून हि अजूनही आपण तीला. त्यानंतर संतांची पण भूमी आहे त्याच्यानंतर देवी धर्मांचे स्थान आहे त्याचा नंतर खूप सारे गोष्टी आहेत अ समजा काही अ. समजा प्रत्येक समाजातली किंवा प्रत्येक अ व्यक्तीने भारतात जे काही राहिलेले आहेत त्यांच्या काही न काही ना असा गोष्ट आहे की जे आपल्या संस्कृतीला फार चांगल्या प्रकारे सादर करतात.

एक मंदिर वगेरे धार्मिक स्थळ . आणि त्यानंतरच त्याच हो आणि आता मला एक अस तुला विचारायचं होत कि समजा तु महाराष्ट्रच्या बाहेर कुठे गेलेली आहे? महाराष्ट्रच्या बाहेर नाही मी तरी नाही गेली कुठे अजून. म्हणजे असं बऱ्हाणपूर वगेरे तर गेली असणार कधी तरी. कुठे.

अच्छा बर तू समजा दुसऱ्या गावी तर गेलेली असेल न दूर थोडस तर आता समजा तू आता पुण्यात गेली होती तर तिथल कस होत राहाण पण लोंकाच मंझे काय तू तिथ observe केल आनी. आता इथ जळगाव मध्ये आन तीतल्यात काय फरक तूला अस जाणवला. फरक म्हणजे हा खूपच आहे फरक तसा अ प्रत्येक बाबतीमध्ये म्हणजे एक स्वच्छता, लोकांची एक बोलण्याची पद्धत, प्रत्येकाशी समोरच्याशी कस वागाव हि त्यांची पद्धत एक असते म्हणजे एक. प्रत्येकाची पद्धत ही ठरलेली असते म्हणजे ठरलेली नाही तर आपल्याकडचा कुठलाही व्यक्ती तिकड गेला न तरी तो त्याच पद्धती न वागायला लागल म्हणजे एक आपण फरक म्हणजे असा की.

पण तुला काय वाटत म्हणजे तिथल तुला आवडल कि आपल्या इथलच आवडल सगळंच. तस तर नाही पण मला इथल्यापेक्ष्या तिथे जास्ती चांगल वाटले.

अ वातावरण एक परत तिथल सगळं शांतता परत एक मुख्यता कारण म्हणजे. पण शहर म्हटल्यावरती शहर म्हटल्यावर शांतता असे शक्यच नाही न जस म्हणजे अशी कि कोणी दुसरा व्यक्ती दुसऱ्याच्या म्हणजे life मध्ये लक्ष्य नाही घालत न जो तो स्वतःच्या जीवनाशी निगडीत असतो तिथ आनि. हा पण थोडस तुला नाही वाटत थोड चुकीच पण आहे न ते म्हणजे जर आपण कुणाशी संवादच नाही साधला किंवा कुणाशी contacts नाही ठेवला.

प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या याचा मध्ये म्हणजे स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी जास्त. लक्ष देन दुसऱ्यांच्या चुकीच्या गोष्टीमध्ये हे आपल्या side ला च जास्ती होत पण तिकडे तस नसत म्हणजे जो तो स्वतःच्या. स्वतःच्या कामाशीच अ जुडलेला असतो. नाही ते तर आहे तुझ म्हणणं बरोबर म्हणून तुला तिथलं समजा जास्त आवडल म्हणजे तिथली संस्कृती जास्त आवडल तुला तिथलं Culture जास्त आवडल.

मग भाषा कोणाला जर कोणाला नाही कळली आपली तर हे कस होते न दुसऱ्या branch त गेल्यावर जर आपण आपली मातृभाषा समोरच्याला नसेल कळत. तर कुठे तरी ते जो संवाद आहे त्याचा मध्ये वाद वादग्रस्त अश्या गोष्ट होतात आनी समोरच्याला कळत नाही त्यामुळे बोलन व्यवस्थित नाही होत तर मला तरी वाटते कि भाषा हि खूप. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण त्यासाठी आपण मातृभाषा जरी असली तरी आपण एक राज्यातील आपली एक जी national language आहे ती हिंदी ठेवली आहे. जर आपण विदेशात राहत असलो तर तीच आपली अ english होऊन जाते तर त्याच प्रकारे असं तिथं अनुभव आला कि हा.

त्या प्रकारच्या भाषा वगैरे ह यायला पण पाहिजे आणि in the sense कि अ कमीत कमी आपल्याला मातृभाषा तरी चांगली आली पाहिजे त्याच प्रमाणे अ जे आपली अ.

ह्या सगळ्या दोन तीन ज्या मुख्य त्या भाषा आहे तिथे जास्त बोल्या जातात .

अस माझ एक स्वताच मत आहे जाव लागेल पण ते तर आहेच but कस असत कि जर ह्या सर्व आपल्या गोष्टी आल्या तर हे एक आपल्यात कुठतरी सुधारणा होते आपल्या स्वभावा मध्ये किवा आपल्याला . नवीन शब्दकोश तयार होतो एक. दिमाकाला आपल्या चालना मिडते. यायला तर पाहिजेत आपल्याला त्या भाषेत. तेच असल माझ हो ते तर आहेच आणि त्यानंतर भारतीय संस्कृती म्हंटल्यावरती आपल्या याच्यात खूप सारे महापुरुषांनी जन्म घेतले हेन त्यांनी खूप काही तरी. हो अस शून्याचा विस्तार सुद्धा भारतातूनच झाला आहे ठीक आहे आणि भारतातून झाल्यावरही ते सर्वात विशेष म्हणजे जे आर्यभट्टानेसुद्धा म्हणजे शून्याचा शोध केला. ते आपल्या महाराष्ट्रातले समजा शोध केलेला आहे तो औरंगाबादच्या जवळपास एका समजा जी गुफा असते न त्यामध्ये त्यांनी तो शोध केलेला आहे. ठीक आहे त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले आहेत ठीक आहे आणि शिवाजी महाराज आहे हो तेच तेच सर्व महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. आणि त्याचप्रमाणे समजा आपल्या शिवाजी माहाराजांची खूप मोठी इतिहास आहे भारताची निगडित है ना.

तेच आज त्यांच्यामुळे आपल्या समाजा सर्व गोष्टी करता येतात आणि भारतीय संस्कृतीचा सर्वात समजा आकर्षणाचा जे भाग आहे किंवा बिंदू आहे तू तर समजा हेच आहेत की. आपल्या भारतामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत जस अजिंठा एलोरा मधील मग ते Caves असो किंवा तिथली कलाकृती असो किंवा मग ताजमहल असो.

आपण जर साउथ साईडमध्ये गेलो तर तिथे भरत नाट्यम वगैरे घातली या सर्व गोष्टी आहे जे की फार म्हणजे Unique Express देता आणि आपल्याला म्हणजे आपल्या संस्कृतीला कुठे ग चांगल्या प्रकारे प्रदर्शित करतो इतर देशांचं मत आणि बाकी लोकांना तर फार जीवा फार आवडतात त्या गोष्टी की फार Unique आहे काहीतरी म्हणून. अशा प्रकारे मला वाटतं.

हो तोच म्हणून मला असं वाटतं तुला काय वाटतं की बरोबर आहे का तुझं काय मत आहे की काय तू आतापर्यंत का Confusion राहील तुझ जर भारतीय संस्कृती बद्दल विचारायचं मानायचं झाल तर जस कि आपला आपण काय परिधान करतो म्हणजे आपल्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या एक हे असताना आपले कपडे विविद निवीद प्रकारचे आपण आणि. आपण काय खातो ते परत आपण काय पाळतो वगैरे त्याचं विविध धर्म आणि सगळ्याच ती पण एक आपली संस्कृतीच आहे, हो आणि ते सर्व असताना आपल्यात एक समजा एकतेचा भाव आहे वगैरे अशा प्रकारे आहे आपली संस्कृ नहित ठीक आहे चालेल आपण आतच थांबूया. नमस्कार निमा कसं आहात? नमस्कार! तू कशी आहे? मी बरी आहे. तू कशी आहे गं?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

Okay. मी तुला पहिले माझी स्क माझी शाळाचं बोलते मी. नंतर तू बोल. चालेलं!

ते शाळा खूप मोठी आहे. आणि english medium ची शाळा आहे अन बरी आहे. आणि आपले आपण जसं school life मध्ये तसं कधीच कुठेच नाही भेटत आहे, तुला काय वाटतंय?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 School life अं स सगळ्यांचा best life होता. तर आता आता लोक job करत आहे. काय पण करत पण ते enjoyment नाही आहे. school चा. हो ते एक मलापण वाटतंय. Friends पण आता अं नाही भेटतं. अं regular school मध्ये आता कसं regular भेटत होतो आणि enjoy पण करत होतो अं ची life आमच्या.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 हो का? हो हो. मला माहित आहे तुझं school! मध्ये पण फार बरीच school आहे. आता कसं हे life आपल्याला आता भेटत नाही, आणि आताचं generation कसं आहे कि, आता आपलं अं म्हणजे सगळं mobile मधेच होते. अं आता आणि आपण कसे होते कि, आपल्याकडे तर ते time ला mobile होतं पण नाही. आणि आपण कसे म्हणजे school ला म्हणजे,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 हा phone आता new new phone invention होयला आहे. आणि student च्या phone वर पण study होतं आहे आता. आताचे अं आणि आता आपण जेव्हा केलं, तेव्हा काहीच नाही असं होतं, असं मला वाटतंय. पण ते life जे होती ना, ते एकदम best होती. कारण कि आज बघा तर कोही कोणी पण मुले आता बाहेर जाऊन खेळते नाही, काय नाही, त्यांना interest नाही आहे. फक्त mobile घेऊन बसते. हा! ते तर आहे. माझं school चं life पण खूप चांगलं होतं. ते अं ते life आता मी ते खूप miss करत आहे. खूप खूप खूप. कारण आता कोणीपण भेटत नाही. सगळेच friends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

आमचं अं parents पण बोलत होतं कि, तुम्ही हे life खूप miss करणार. जेव्हा तुम्ही अं job करणार, तेव्हा तुम्हांला माहिती पडणार कि हे life काय आहे. तो enjoy करून घेवा हे life. पण आपण नाय आम्हांला school नाही जायचंय. आपण घरी राहू खेळा खेळू. Friends सोबत बाहेर नाही पडायचं नाही आम्हांला. study नाही करायचंय. अन आज आता असं झालं कि study life is best life हो! आणि आता आपल्याला समजतंय. कारण कि आपण पण आता busy life मध्ये झाले आहे, आणि आपल्यांना ते life म्हणजे पहा अं Back to that life we want. आता म्हणजे त्या life ला जायचं पाहिजे ना.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

आणि आपण कसं sports game वगैरे पण खेळते ना, तर आपली physical activity होते. तर किती मस्त जाते. आता तर कायच नाही ते घरी बसुन ते काय time pass चं mobile घेवा आणि झोपा. तेवढंच.

आता तर आपण अं ल लहान पण नाय कुठेपण, बाहेर निघून खेळायला. कोणीपण हा आता कोण नाही सगड सगड वस्तू mobile वरचं करायचं. chatting करायचं, कोणासोबत बोलायचं पण ते सगळं mobile मध्ये आहे. हातामध्ये आता mini computer दिलं म्हणून ते. तेच करायचं दुसरं तर काय कामचं नाही. आता तर लोकं video call video calling करून लो एक दुसऱ्यांशी भेटून घेतात. अं सो सो सो हम्म आता खूप change झालं आहे. पण ते शाळेत जे आपण enjoy केलं ना, ते कधीपण बघा, कधीपण आपल्याला भेटणार नाही. ते life म्हणजे कधीपण ते Period होणार, recess होणार. त्याची वाटा बघणार आपण आणि जेवण करणार डब्बेमध्ये काय आणलं, ते एक दुसऱ्यांना सांगायचं. अन ते अलग म्हणजे ते एक different life होती. Share करायचा tiffin खूप खूप खूप खूपच चांगला होता. आणि आ आमचा annual day चा wait.

खूप मज्जा आला, म्हणजे काय अलग चं होती ती life कधीच नाही भेटणार आपल्याला. अं teacher सोबत अं teacher ला चिडवणार, teacher चे नाव रखणार. नाव हो. सगडे teacher चे म्हणजे नाव चं. काहीतरी ना काहीतरी ठेवताच म्हणजे कायपण बोलता teacher ला. पण आता ते teacher चं important पण आपल्याला समजतंय, कि ते किती important होती आपल्या आपल्या life मध्ये. हा! आमच्या life मध्ये ते teacher चा

पूर्ण तिच्यावर concentrate करून तिच्यावरचं ध्यान द्या. तुम्ही कधी म्हणजे असं विचार नको, आम्हांला college जायचं आहे. college आणि real job life ला कायचं नाही आहे. मला तर असंच सांगायचं आहे सगळ्या मुलांना.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 माझा पण same topic आहे. तू जा अं जे बोलली ते एकदम खरंच बोलली. मला पण असच वाटतं, कि school school life is best life होतं आमचं. आता आपण run करत आहे खाली. अं करत आहे इथे तिथे. करत आहे. अं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 एकदमचं नाही आणि

पण हे नाही. आठवण येना आहे की life मध्ये तुम्हांला काय करायचं आहे ते. आता तुम्ही असं वाटत कि आम्हांला parents बोलत आहे की, अं study करा study करा study करा.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 time होतं, कि आपण enjoy पण करून घेतात. parent आम्हांला तर काय tension चं नाही होतं, त्या time वर. कि आम्हांला कोणी job करायचा आहे, काय करायचा. आपण खरंच

फक्त ते book, हा! फक्त ते पुस्तक वाचायचं आणि घरी जायचं, झाला की झोपायचं आणि आता तर झोपायला ते पण स्वप्न येतं, कि उदया जाणार काय तर काय होणार आमचं. तसंच वाटतंय. कारण कि फक्त काम दिसते. दुसरं कायच नाही, सुखींची आहेच नाही. ते सगळं School life मध्ये होतं. नंतर भेटतंचं नाही आमचा remote आमच्याकडे होतं कि आम्ही उठणार कधी, उठ अं पडणार कधी खेळणार कधी, आता आमचा remote जिकडे आम्ही काम करत आहे, त्यांच्याकडे आहे. हो! कारण कि एवढा time ला पोहोचायचं चं आहे punching करायची आहे. तुम्हांला late नको. school मध्ये कसं late गेले. काय नाही दोन तीन punishment दिल्या कि झालं आणि punishment पण काय ते सगळं normal. आता तर फारच म्हणजे tension ची life आहे. फक्त tension म्हणजे life मध्ये life म्हणजे tension चं.

हो केलं ना annual day मध्ये. असं सगळ्या वस्तूला participate केलंच आहे मीनी. आणि माझ्याकडे तर trophy पण होतं. माझं dance चं नाय sports मी sports मध्ये खूप छान होती. माझं running race पण छान होता आणि मी कबड्डी ची, खो-खो ची captain होती, माझ्या school मध्ये. Wow! मी पण. आणि आम्ही मी win पण केलं होतं trophy. आमच्या team च्या बद्दल. अं आमचा team पण खूप छान होतं आणि आपण आमचं team कसं होतं अं

खुपचं मज्जा येते आणि picnic जायचं. हे दोघी वस्तूला तर खुपचं miss करते. कारण कि आता तर भेटतचं नाय असं. खेळायचं पण नाही काही नाही. आणि कुठे जायचं फिरायला तर विचार पण नाही करायचं.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

फक्त कामापुरते कामापुरते आहे म्हणजे काम करायचं तेव्हाच म्हणजे friend चं नाम घेवायचं. म्हणजे काय ते काम असलं तरी ते आपलंच नाय नायतर कायचं नाय म्हणजे कायचं नाय. शाळेचे friends कसे जीवनात कधी पण कुठे जावा येतेच. कारण कि ते आपले एकदम best होते.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 आपण पी अं पी अं pure soul होते ना तेव्हा. आमच्या मनामध्ये कोणी खोट नाही होतं. ते ते त्या time ला. कोण नाय! जे पण बोलते, ते एकदम चापात बोलते म्हणजे काय नाय असं. कट्टी-बट्टी करायचं. फक्त ते तेवढं येतेय दुसरं काही कट्टी बट्टी मला कट्टी बट्टी खूप मज्जा येते. माझ्यासोबत खूप कट्टी बट्टी होतं. कारण कि मी ना खूप हे होते. मी मारणं, मी ना मारपीट करते. हो तधी त्या मध्ये खूप माझे friends आमचं भांडण खूप होतं आणि माझ्याशी सगळे ना कट्टी बट्टी खूप करत होते. तुझ्यासोबत असं झालं होतं का? मी excite होऊ जाते. माझे friend excite होऊन जाते. आणि खूप भांडण करत होती मी ला. तसंच माझंपण तसंच ते तर म्हणजे सगळ्यांचं होतंय. कट्टी आणि बट्टी आता मुलींच जास्त होतंय.

तेच mind मध्ये येते कि वाह! हे game आपण खेळत होते. अन खुपचं मज्जा केली करली होती तेव्हा time ला. School मध्ये पण अं खूप जे जेव्हा जेव्हा recess होते, तेव्हा तेव्हा आपण सगळे या इकडे तिकडे धावतात. ते time पण miss करते कि आता recess होते हा tiffin खाल्ला, काय नाही.

Mobile मधेच time pass ना! आता आता अं पहिले कशे mobile वगैरे काही होतंच नाही. म्हणजे खेळायचं. आता मोब खेळायचं नाही दिसत आणि mobile दिसत आहे. आणि अं त्या time ला दिसत होते. आपण क कुठे पण जात होते. मित्रांच्या घरी जाऊन मित्रांना बोलावून आपण इकडे जावा तिकडे जावा. School चे school झाला, तर सगळे घरी जावा, अं school चालू स सकाळी अं school मध्ये जावा. मस्त होतं आणि कसं घरी येऊन पण आपण असं झोपते नाही आणि कधीपण असं mobile तर नाहीच असतो.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

नाही ते mobile वर बसून बघत आहे video, video आजकाल trend video reels वगैरे हे बघत आहे. अं खेळा खेळा घरी जावा आणि अभ्यास करा. मी त्यांना बोलली एकदा.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 तुम्ही असं असं करणार तर. तो बोलतो चालेल. आम्हांला काय आहे आता, आम्ही असंच आहे. ते लोक अं आताचे काय बोलू मी तुला ते लोकं advance

हा. ते असं असं वाटतं कि नाही कि ते लोकं छोटे आहेत. असं वाटतं कि आमच्या वर्षाचे आहे ते लोकं पण. त्याला कोण कायचं नाही माहिती आहे. पण ते लोकं असा ते लोकांना काय फक्त ते mobile मध्ये बघून बघून ते त्यांचं mind तसं झालं आहे. फक्त म्हणजे काय नाय, आता अभ्यासाचं काय नाय, खेळायचं काय नाय. Outdoor game काय नाही खेळते ते लोकं. आपण कसं कबड्डी आणि वेगळी वेगळी game खेळते. तर तो कायचं नाही. छानचं होतं त्या त्या time चं कि ते आम्हांला खूप

Team वरती national खेळ खेळायचा. माझी mummy बोलली त्या time ला माझी mummy बोलली कि तू खूप लहान आहेस. School कसं जाणार कसं अनार मी नाही, तू नको जाऊ. तर मला जाऊ नाही देणार दिलं माझ्या आईने. तर माझं कबड्डीचा पण game ना आई आताचे parents तू जा. कुठेपण जा काहीतरी करा.

तो जमाना पूर्ण पूर्ण change झाला ना कारण आता पहिले कसं म्हणजे कायचं नाही आपल्याला होतं. आता तर म्हणजे facility पण पूर्ण आहे ना. तरी म्हणजे parents पण बोलते कि तुम्ही जावा आणि काहीतरी खेळा. कारण कि ते लोकं खेळत चं नाही. आपण तर खेल आपण तर किती खेळत होतो. आपणच्या mind मध्ये कधी phone phone नाही झालं ना! त्या time वर आमच्या time वर phone पण नाही होते.